हे एक अपार्टमेंट आहे त्यात एकाने सुंदर अस आ घर तिथे बनवलेल आहे आणि बाळकोणीला सुंदर अस डिझाईन ते बनवले आहे खालती ते एक माणूस दरवाज्यात बसले आहे.

ह्या साइड ला पाणी आहे त्या पाण्याच्या बाजूला सुंदर असे झाडे उगवलेले आहेत सुंदर अस गवत तिथे उगवलेला आहे त्या पाण्या मधे सूर्याचे किरण पडतांना आपल्याला दिसत--

हे एक गार्डन टाइप आहे. तिथे सुंदर आशे झाड आहेत. खालती काही ऑरेंज गुलाबी आशे कलर चे तिथं फुल बनलेले आहे.

इथे ठिकाणीं चार पाच मंजिराच्या मंजिल च घर आहे इथे हा लोखंडाचे पायऱ्या तिथे लावलेल्या आहेत आणि तिथे एक लिंबाचे झाड आहे.

या ठिकाणी मागच्या साइड ला मोठे आशे झाडे तिथं लागलेले आहेत. आणि त्यापु त्यांचा डोक्यावर फेटा आणि एक व्हन--

गाड्या आहे मध्ये दोन डीजे तिथे लगलेले आहेत बाहेर लाल पाटीवर होंडा अस लिहिलेल आहे.